नमस्कार
कंडिशनल एक्झिक्युशन इन बाश वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत टेस्ट कमांडचा वापर आणि कंडिशनल स्टेटमेंटस
हे काही उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ
ह्या पाठासाठी तुम्हाला ग्नू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे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
टेस्ट कमांडची ओळख करून घेऊ
टेस्ट ही built इन कमांड आहे जी एक्सिट स्टॅटस रिटर्न करते
हे ट्रू साठी 0 शून्य आणि फळसे साठी 1 एक रिटर्न करेल
रिटर्न व्हॅल्यू एक्सप्रेशनच्या मूल्यमापनावर अवलंबून असते
आपण रिटर्न स्टेटस डॉलर आणि प्रश्नचिन्ह टाईप करून मिळवू शकतो
एक्सप्रेशनचे मूल्यमापन दोन पध्दतीने करता येते एक टेस्ट कीवर्डचा वापर करून आणि दुसरी म्हणजे चौकटी कंसात एक्सप्रेशन लिहून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
टाईप करा टेस्ट स्पेस 4 स्पेस हायफेन इक स्पेस 4 सेमिकोलॉन स्पेस एचो स्पेस डॉलर साइन एंड आ क्वेशन मार्क
एंटर दाबा
हे शून्य म्हणजेच ट्रू रिटर्न करेल
4 बरोबर 4 आहे
पुढे टाईप करा चौकटी कंस सुरू स्पेस 4 स्पेस हायफेन इक स्पेस 4 स्पेस चौकटी कंस पूर्ण सेमिकोलॉन स्पेस एचो स्पेस डॉलर साइन एंड आ क्वेशन मार्क
एंटर दाबा
हे शून्य म्हणजेच ट्रू रिटर्न करेल
4 बरोबर 4 आहे
आणखी एक कमांड बघू
टाईप करा टेस्ट स्पेस 4 स्पेस हायफेन इक स्पेस 5 सेमिकोलॉन स्पेस एचो स्पेस डॉलर साइन क्वेशन मार्क
एंटर दाबा
हे एक म्हणजेच फळसे रिटर्न करेल
म्हणजे 4 बरोबर 5 नाही
आता हीच कमांड चौकटी कंसात टाईप करा चौकटी कंस सुरू स्पेस 4 स्पेस हायफेन इक स्पेस 5 स्पेस चौकटी कंस पूर्ण सेमिकोलॉन स्पेस एचो स्पेस डॉलर साइन क्वेशन मार्क एंटर दाबा
हे सुध्दा एक म्हणजेच फळसे रिटर्न करेल
म्हणजेच 4 बरोबर 5 नाही
इतर प्रकारचे टेस्टींग करण्यासाठी याचा विस्तार करता येईल
टाईप करा मन स्पेस टेस्ट आणि त्याचा उपयोग समजून घ्या
आता स्लाईडसवर जाऊ
आता आयएफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स पाहू
आयएफ स्पेस चौकटी कंस सुरू स्पेस एक्सप्रेशन स्पेस चौकटी कंस पूर्ण सेमिकोलॉन स्पेस ठेण पुढच्या ओळीवर ज्या कमांडस किंवा स्टेटमेंटस कार्यान्वित करायच्या आहेत त्या टाईप करा
शेवटी फी ने आयएफ लूप संपवा
कंडिशनचे प्राथमिक नियम कंस आणि एक्सप्रेशन ह्यामधे नेहमी स्पेस द्या
ठेण या कीवर्डच्या आधीची ओळ सेमीकोलनच्या सहाय्याने पूर्ण करा
स्टेटमेंट किंवा एक्सप्रेशन पूर्ण करण्यासाठी सेमीकोलन वापरतात
कंडिशन्समधे वापरणार असाल तर स्ट्रिंग व्हेरिएबल्ससाठी कोटसचा उपयोग करा
फी च्या सहाय्याने कंडिशनल ब्लॉक पूर्ण करायला विसरू नका
आयएफ स्टेटमेंट चे उदाहरण पाहू
टर्मिनलवर जा
मी माझ्या जवळची simpleifश नावाची फाईल उघडत आहे
काउंट बरोबर 100 झाले की ही बाश स्क्रिप्ट काउंट इस 100 असा मेसेज दाखवेल
ही बाश शेल स्क्रिप्टची पहिली ओळ आहे तिला शेबांग लाईन म्हणतात
काउंट ह्या व्हेरिएबलला 100 हा पूर्णांक प्रदान केला आहे
लक्षात ठेवा काउंट इक्वल टू आणि 100 ह्यामधे स्पेस असणार नाही
हे एक्सप्रेशन काउंट ची व्हॅल्यू शंभर आहे का ते तपासेल
येथे eq हे कंपॅरिझन ऑपरेटर आहे
कंडिशन जर ट्रू असेल तर काउंट इस 100 हा मेसेज दाखवेल
फी ने आयएफ ब्लॉक संपवा
आता Ctrl स् दाबून फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जा
फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस simpleifश आणि एंटर दाबा
प्रॉम्प्ट क्लियर करा
आता टाईप करा डॉट स्लॅश simpleifश एंटर दाबा
आऊटपुट असे दिसेल
काउंट इस 100
काउंट व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलून स्क्रिप्ट कार्यान्वित करून बघा
स्लाईडसवर परत जाऊ
आता if एल्से कंडिशन बघू या
त्याचा सिंटॅक्स असा आहे आयएफ स्पेस चौकटी कंस सुरू स्पेस कंडिशन स्पेस चौकटी कंस पूर्ण स्पेस सेमिकोलॉन स्पेस ठेण पुढील ओळींवर कमांडस टाईप करा
पुढील ओळीवर एल्से स्टेटमेंट आहे
आणि पुन्हा इतर काही कमांडस टाईप करा
पुढील ओळीवर फी च्या सहाय्याने आयएफ ब्लॉक संपवा
पासवर्ड प्रोग्रॅमच्या सहाय्याने if एल्से कसे वापरायचे ते जाणून घेऊ
टर्मिनलवर जा
ifelseश ही फाईल उघडा
ही शेबांग लाईन आहे
येथे पास ह्या व्हेरिएबलमधे एबीसी123 संचित करा
एबीसी123 ही स्ट्रिंग असल्यामुळे ती डबल कोटस मधे लिहिणे गरजेचे आहे
रीड कमांड स्टँडर्ड इनपुट कडून आलेला एका ओळीचा डेटा वाचते
येथे स्टँडर्ड इनपुट म्हणजे आपला कीबोर्ड
सायलेंट मोडसाठी हायफेन स् वापरला आहे
म्हणजे आपण टाईप केलेला पासवर्ड दाखवला जाणार नाही
कारण आपल्याला पासवर्ड इतरांना दाखवायचा नाही
हायफेन पी हा प्रॉम्प्टसाठी आहे
युजरकडून इनपुट घेण्यापूर्वी हे Enter password अशी स्ट्रिंग दाखवेल
मायपासवर्ड हे व्हेरिएबल आहे
ही स्ट्रिंग म्हणजेच येथे युजरने दिलेला पासवर्ड होय
तो पासवर्ड पास व्हेरिएबल मधील व्हॅल्यूबरोबर जुळवून बघितला जाईल
मायपासवर्ड ह्या व्हेरिएबलमधे तो संचित केला जाईल
जर पासवर्ड जुळला तर असा मेसेज दिसेल
पासवर्ड एक्सेप्टेड अन्यथा एक्सेस डिनाईड असे दाखवले जाईल
फी नी if एल्से लूप लूप संपवा
आता Ctrl स् दाबून फाईल सेव्ह करा
टर्मिनल वर जा फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस ifelseश
एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश ifelseश
एंटर दाबा
येथे असे दाखवले जाईल160 Enter password एबीसी टाईप करून एंटर दाबा
आपण चुकीचा पासवर्ड दिल्यामुळे हे एक्सेस डिनाईड असा मेसेज दाखवत आहे
पुन्हा कार्यान्वित करू परंतु ह्यावेळी एबीसी123 हा पासवर्ड देणार आहोत
आता पासवर्ड एक्सेप्टेड असे दिसेल आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्लाईडस वर परत जाऊ
थोडक्यात आपण टेस्ट कमांडचा वापर साधे आयएफ आणि आयएफ एल्से स्टेटमेंट ह्याबद्दल शिकलो
असाईनमेंट म्हणून इनपुट म्हणून तुमचे नाव घेणारे स्क्रिप्ट लिहा
हे तुमच्या सिस्टीमच्या युजरनेमबरोबर तपासून पहा
युजरनेम जुळल्यास ते हेल्लो असा मेसेज दाखवेल
अन्यथा ते ट्राय अगेन असा मेसेज दाखवेल
मदत तुमच्या सिस्टीमचे युजरनेम USER ह्या व्हेरिएबलमधे संचित केलेले असते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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद